जेवणामध्ये ज्या पुरी भाजी--

वाचनालय असत हे का ओ आशा ताई वाचनालय आहे तिथ लोक पुस्तक वाचतात.

शाळा आहे शाळेमध्ये शेफ विद्यार्थी आहे शिक्षक आहे.

त्याच्या गावी ग्रामीण बँक आहे ग्रामीण बँक चा बोर्ड लावला आहे एक रु एक ऑफिस आहेऑफिसामध्ये लोक अकाउंट खोलायसाठी येतात.